चांगे पासवर्ड ट्युटोरियलच्या तिस या भागात स्वागत
येथे आपण डेटाबेसमधे पासवर्ड बदलणार आहोत
आपण डेटाबेसला आधीच जोडलेले आहोत
ती कमांड आधीच दिलेली असल्याने पुन्हा जोडायची गरज नाही
आता क्वेरी चांगे नावाची क्वेरी बनवू
ज्याची व्हॅल्यू मायस्क्ल m y s q लंडरस्कोर क्वेरी फंक्शन च्या समान असेल
हा कोडचा नवीन भाग आहे
आता खाली स्क्रोल करू म्हणजे तुम्ही नीट बघू शकाल
येथे अपडेट यूझर्स लिहू जे आपले टेबल आहे
त्यामुळे यूझर्स टेबल अपडेट करण्यासाठी सेट पासवर्ड इक्वॉल टीओ न्यू पासवर्ड असे लिहू
येथे अवतरण चिन्हे वापरल्याची खात्री करा
टाईप करा व्हेअर युझरनेम इस इक्वॉल टीओ ठे व्हेरिएबल यूझर जे माझ्या चालू पेजवर आहे
आता येथे ह्या कॉलममधे जे काही आहे ती याची व्हॅल्यू असेल
आपण पीएचपी सेशन आधीच प्रक्रियित केलेले आहे जे एलेक्स च्या समान आहे
ह्या कोडचा अर्थ असा की टेबल अपडेट करा
हा पासवर्ड युजरने दिलेल्या नव्या पासवर्डने बदला
त्याला हा नवा पासवर्ड हवा आहे
व्हेअर ला एलेक्स मध्ये बदला
कारण हे एलेक्स च्या समान आहे
त्यामुळे पासवर्ड बदलेल कारण हे युजर नेम एलेक्स आहे
हे 900 ने सुरू होत आहे
आपण हे बदलल्यावर रिफ्रेश करून पासवर्ड बदलल्याचे तपासू शकतो
आणखी काही गोष्टी समाविष्ट करू
येथे लिहू
पेज संपवूया
त्यासाठी लिहा डाई आणि नंतर कंसात यूर पासवर्ड हस बीन चेंज्ड
येथे returnअशी लिंक टाकु आणि ते मुख्य पेज वर पुन्हा जाईल
म्हणजेच indexपीएचपी
पेज बंद करण्यापूर्वी हे सेशन destroyकरू
त्यासाठी सेशन डेस्ट्रॉय
कारण एकदा युजरने पासवर्ड बदलल्यावर ही लिंक त्याला मुख्य पेजवर घेऊन जाईल आणि हे सेशन डेस्ट्रॉय होईल
नंतर त्यांना पुन्हा नव्या पासवर्डने लॉजिन करावे लागेल
जर हे तपासून पहायचे असेल तर लक्षात ठेवा माझा करंट पासवर्ड एबीसी ज्याचा एमडी5 हॅश 900 ने सुरू होतो
जर येथे मागे गेलो माझा जुना पासवर्ड एबीसी टाईप केला नवा पासवर्ड 123 टाईप केला आणि चांगे पासवर्ड वर क्लिक केले
तर येथे सर्व व्हॅलिडेशन तपासली गेली आहे
पासवर्ड बदलला गेला आहे
आणि आपल्याला रिटर्न बॅक टीओ ठे मेन पेज हा मेसेज मिळाला आहे
आता जर मी मेंबर पेजवर जाण्याचा प्रयत्न केला तर मला यू मस्ट बीई लॉग्ड इन हा मेसेज दिसेल
आपले सेशन destroyझाले कारण आपण सेशन डेस्ट्रॉय हे फंक्शन वापरले होते
पुन्हा लॉजिन करताना मी एबीसी हा जुना पासवर्ड टाईप केल्यास इन्करेक्ट पासवर्ड असा मेसेज मिळेल
जर 123 ने तपासले तर यूरे युरिन इन हा मेसेज दिसेल
आता ब्राउज क्लिक करू
खाली स्क्रोल केल्यावर दिसेल 900 ने सुरू होणारा पासवर्ड आता 202 ने सुरू झाला आहे
त्यामुळे हा पूर्ण नवा हॅश आणि नवा पासवर्ड आहे
आता सर्व नीट कार्य करत आहे
आणि हे सोपे आहे
तुम्हाला एसक्यूएल queriesनीट येणे आवश्यक आहे
त्यासंबंधीचा पाठ उपलब्ध आहे
जुना पासवर्ड आणि दोन नवे पासवर्ड कसे तपासायचे ह्याबद्दल नीट विचार करा
तसेच registrationकरताना पासवर्ड किती मोठा असावा त्याच्या काही मर्यादा असतात
पासवर्ड हा 6 अक्षरांपेक्षा जास्त आणि 25 पेक्षा कमी असायला हवा ही कंडिशन घालून तपासून पहा
अशा अनेक गोष्टी तपासता येऊ शकतात
हा पीएचपी मधे मायस्क्ल m y s q ल databaseद्वारे पासवर्ड बदलण्याचा प्राथमिक आराखडा आहे
आपल्याला हे उपयोगी होईल अशी आशा करू
काही शंका असल्यास आम्हाला कळवा
व्हिडिओ अपडेट्स साठी सबस्क्राईब करा
सहभागाबद्दल धन्यवाद